मोठी टेकडी आहे घर आहेत.

दुकान आहे झाडं हायत जंगल आहे.

गार्डन आहे मोठा ग्राउंड आहे गाड्या आहेत अम्बुलंस आहे.

माणसं पाहेयेत हायत मुला मुलांना शिकवत आहेत.

गाड्या आहेत पोलीस आहेत एक ट्रॅव्हल्स आहे त्याच्या मधून सामान काढलेले आहे.

एक पोरगा पिचकारी मारत आहे.

नारळ लागली आहेत दुकान आहे सायकल आहे.

त्याच्या भवताल घुमत आहेत वर याहून विमान जात आहे.

वर या झाला आहेत मोठा ग्राउंड आहे.